जास्त प्रमाणात plastic चा वापर होत आहे आज माणूस जितका तंत्रज्ञानाच्या आणि यंत्रणाच्या जवळ जाऊ लागला आहे तितका तो निसर्ग आणि पर्यावर्णापासून दूर होऊ लागला आहे म्हणूनच माणसाच्या जीवनात अनेक नवीन नवीन आव्हाने समोर येऊ लागले आहेत त्याला एक प्रदूषण आहे म्हणतात प्रदूषणामुळे दिवसेन दिवस hellogood evening मि अश्विन मि अश्विन कुमार रविंद्र पाटिल मि आज जल प्रदूषणा बदल माहिती सांगणार आहे सध्या जल प्रदूषण हि गंभीर समस्या बनली आहे माणसाचा दैनंदिन उलाबूत सुविदा मुले हि जल प्रदूषण पसरत आहे जल प्रदूषण चि समस्या जगातील सर्व देशांना विचार करण्यास भागपाडते पाणी है मानवी जीवन साठी अत्यंत आवश्यक आहे पाणी शिवाय मानवी जीवनाचा कल्पना करणे अवस्य अशक्य आहे पाणी हा मानवी जीवनाचा आदार आहे त्याशिवाय माणूस प्राणी पक्षी कोणताही प्राणी जगू शकत नाही आपल्या दैनंदिन गर्जनसाठी आपण मर्यादित प्रमाणांत पाणी वापरावे पाणी प्रदूषित होऊनही आज आपण ह्या लेखा मध्ये जल प्रदूषण प्रसतवाना मराठी जल प्रदूषण माहिती ह्या बदल संपुर्ण माहितीघेणार आहोत प्रदूषण म्हणजे काय good latin शब्द pollutus म्हणजे अस्वच्छता घांकरने होय pollutus शब्दावरून pollution हा शब्द आला त्याला मराठी प्रदूषण म्हणतात अशुद्ध हवा अशुद्ध पाणी म्हणजेच प्रदूषण आपल्या पृथ्वीवर एक्काहत्तरतकें भाग सागर जलाने तर एकोणतिसतके भाग जमिनीने व्यापलेला आहे पृथ्वीवर नऊ पाणी शार युक्त सागर जल केवल तीन टके गोड पाणी उपलब्द आहे तीन टके गोड पाण्या पैकी दोन point एक टके पाणी है बर्फ हिमाचा घनरूपात ध्रु ध्रुवांवर उंच पर्वत शिकरांवर आदळते केवळ शून्य point नौ टके गोड पाणी हे नदया फुडें तलाव, सरोवरे, धरणे, विहिरी या द्वारे भेटतील जे पिण्यासाठी सजीवांना उपयुक्त आहे एवढे कमी प्रमाणात उपलब्ध असणारे गोड पाणी हे कारखानदारी कचरा रासायनिक दूषित होईन दिनात अयोग्य जल प्रदूषणाचा व्याक जेव्हा पाणी चव बदलते पाण्यातील पारदर्शकता व तापमान बदलते व पाण्याचा वासात बदल होतो त्यावा ते पाणी दूषित झाले असे समजतात ज्या पाण्यात हानिकारक बायापदार्त उसडतात ते पाणी विषारी अपायकारक असा अस्वछ पाण्या जल प्रदूषण मानतात पाण्याचा प्राकृती प्राकृतीक रसायनिक मुड गुण धर्मात बदल होतो असे पाणी सर्व जीव सचिवांना अपायकारक घातक असते पाणी प्रदूषित झालेकी पाण्यातील प्राणवायू चे म्हणजे oxygen चे प्रमाण कमी होते थोडक्यात म्हणजे पाणी अस्वछ, घाण, विषारी, दुर्गंधयुक्त बनते त्या मुळे रोगराई पसरते त्यालाच प्रदूषित जल असे म्हणतात पाणी सर्व सजीवांह जगण्यास अत्यंत आवशक्य असा महत्वाच्च घटक आहे पाण्याला आपण जीवन म्हणतो

चाळीस वर्षांपूर्वी चालू काळात भारताची व जगाची लोकसंख्या जवळ जवळ दुपट्ट वाढली असू शेती, उद्योग धंदे पाण्या चा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे पण पाण्याचे प्रदूषण हि तितकेच वाढते आहे त्यामुळे स्वछ व शुद्ध पाणी मिल्ने आवश्यक असुनही अवघड होत आहे जल प्रदूषणाचे कारण पावसाचेपाणी जमीनीवर किवा बृपुस्तवर साठते त्यात जेव्हा विषारी दुषित द्रव्य मिसळतात त्यावंच ते प्रदूषित होते म्हणजे मान्य पाण्याचे गुणधर्म व पाण्याचे गुणवत्ता बदलते अशे प्रदूषित पाणी कुठल्याही वापरासाठी अयोग्य

पाणी जल प्रदूषणाचा प्रमुख कारण वस्तीतील टाकावं पदार्त शेहरातील किवां वस्तीतील केर कचरा, घणमेला, सांड पाणी तसेच कारखानेतील टाकावं पदार्त वोडे, नदी, सरोवरे, तलाव, डेअरी त्यांचा जलाशयात मिसळतात तेव्हा असे पाणी पिण्यास वापरले तर आरोग्यला घातक असते घर गुटी कचऱ्या मुळे पाण्यात phosphatenitrate यांचे प्रमाण वाढते विगटण्या मुळे पाण्यात carbondioxide चे प्रमाण वाढते plastic चे वस्तू पिशव्या काचा ह्यांचा विघटने होत नाही त्यांचे प्रमाण जलाशयात व सागरात वाढते व त्यामुळे पाण्याचा भासपीभवनाला व अडताळे निर्माण होतात वस्तीतील सांडपाणी जलाशयात मिसळते तेव्हा तस्य घाण पाण्याचा डास, पिसवा, माश्या व इतर विषारी तितके वाढतात वर रोगांचा फैलाव होतो त्वचा रोग इत्यादी आजार निर्माण होतात शेहरी व ग्रामीण भागात गटारांचे सांड पाणी है सर्वात जास्त घातक असतात कारखाणेतील विषारी टाकावं पदार्त कारखरणेतील रासायनिक विषारी पदार्त पाण्यात मिसळतात कातडे, रासायनिक, खते, वोडसा, साकर, रबर, कागद, लोह पोलाद यंत्र निर्मिती इत्यादींचे कारखाने पाण्याचा वापर भरपूर करतात व त्यातून निर्माण झालेले टाकावं विषारी दुर्गंधी युक्त घाण पाणी आरोयाला घातक ठरते रोधविक क्षेत्रात पारा, तांबे, जा जस्तातिचे chromiumcobaltarchanicberium इत्यादिक झडविचारात त्यांचा प्रमाणे जास्त होते हाय उदाराने मुंबईचा सांडपाण्या मुळे महिमानची खाडी डासांची घोटाळ मधली आहॆ कारखानेतून बाहेर पडणारे शेषू शूशम कण पाण्यात व हवेत मिसळतात पाण्यातून आणत मिसळुन शरीरात हे शिष्य प्रवेश करते त्या मुले liver व kidney चा आजार होतो तसेचं रक्तातील hemoglobin एक प्रमाण कमी होते कारखाने आरेक बाहेर पडणारा पारा हा दुसरा प्रदूषक पदार्थ पॅरा जास्त तर प्रमाणात शरीरात गेल्यास अंग सुजणे झोप न येणे जपान मधील सीव्हीसीव्ही बेटवर पाराचा जल प्रदूषणतुन मीनामात हा धोकादायक आजार होऊन अनेकजण मृत्यू दक पडले एकोणायांशी तत्रेपन्न ते एकोणयांशी एकशसत पारा मुळे गर्भात जन्मतः विकृत हो निर्माण होते शेतीसाठी जंतु नाशक कीटकांचा अति वापर शेतीसाठी रासायनिक व कृत्रिम कृत्रिम खतांचा वापर सर्वत्र वाढ आहे पिकांचे भरपूर उत्पन्न मिळावे म्हणून शेतकरी रासायनिक खतांचा व पिकांवरील रोग किड नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर

भारतातील काहि नद्यांचे जल प्रदूषण गंगा नदी हरिद्वार जमुना नदी दिली जवळ मोगली नदी कोलकता गोमटी नदी लखनौ नर्मदा नदी मध्य प्रदेश दामोदर नदी नदी काटी असलेले खत व लोह कारखान चंबळ नदी मध्य प्रदेश कावेरी नदी तामिळनाडू भद्रा नदी

plastic टाकाऊ कचरा काचा निरुपयोगी टाकाऊ प्लास्टिसि कचरायचा वस्तू अनेक औषधी टाकाऊ पदार्त हेय जल शयात व सागरात टाकले जातात plastic चे पिशवाय व वस्तूंचा कचरा साग सागर जलावर व इतर जाळश्यांमदे तरंगत त्यामुळे सूर्याचे उष्णतेने होणारे पाण्याचे भाषानिभुवनाला अडताळे येतात व जल चक्र पूर्ण होतनाइ सागरी प्रदूषण सागरातून मीठ तसेच अनेक सागरी जलचर प्राणी हे मानवाचा अन्नाची गरज पूर्ण करतात विविद प्रकारचे मासे हे सागरातून व जलसायातून मिळतात ह्या मशान पासुन अन्ना प्रकारे अनेक उपयुक्त औषधें द्रव्य निर्माणकरतात सागरातील

ह्याचे आठवे गुरु होते. वयाच्या पाचव्या वर्षी अपक~ अपक जी गुरूया आणि वयाच्या आठव्या वर्षी ज्योती-ज्योती प्राप्त केले. आपजींनी त्यांच्या लहानपणी तीन वर्षात, आंतरिक दृष्टी, मल~ शहाणपणा, दृष्टानी आणि धैर्य शिख~ शीख पथाचे नृत्यूत्व केले. हे यांचे स्वतःचे उदाहरण होते. आणि त्यांनी दाखवून दि~ दिले. बुद्धिमान तत्व आणि आत्मज्ञान या कोणत्याही आढळले नाही.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 सोळाशे पंचेचाळीस अं रोजी कित्तानपूर साहेब इथे त्यांचं~ त्यांचे वडील श्री गुरु हरीरॉय यांच्या घरी आई किशन, कौर जी यांच्या पोटी झाला. नानक साय नुसार आजकाल आठ अट्ठा~ सावन वर्षा~ दरवर्षी तेवीस जुलै रोजी येतो.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

संख्यात आणि मा~ मध्ये उधाहरण होते. औरंगजेबाने गुरु हरिकृष्ण रॉय यांना दिल्लीला बोलवले.

राम~ राम रॉय, राम रॉयने प्रथम स्पष्ट ~ प्रथम सम्राट औरंगजेबाला बोलले आपल्या प्रतिभाने~ प्रभा, वीत्त केले आणि नंतर चमत्कार केले. नंतर मु~ मुलांच्या विनंतीमुळे अं वरून औरंगजेबाने राम रॉय याला~ यांना,

रामैया कुम~ लिहून इमानाचा निषेध करण्यात-करण्यात आला आहे. या राजावर र, समभाव टिकून ठेवण्यासाठी आणि त्यांचे सुख मिळवण्यासाठी राम रॉय म्हणून म्हणले कि, मूळ शब्द नीती दे इमान, की रमाहा, काई, काई पे कुमाई हे परंतु ली~ लिहिते कुर~ कुरटीमुळे ते तो मुसलमान असो,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

विरोध करून ठरवले ठरवले होते. गुरु गादीवर बसल्यानंतर आपजी कित्तानपूर,

तो आपल्या घरात जन्म लेल्या मुलांना जन्म~ जन्मताच मारायचा. जेव्हा त्या माणसाने पक्ष केला आणि,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 अशी रीतीने आपजींनी अनेक उपचार केले. गुरु साहेबांचे थोरले भाऊ राम रॉय यांनी बादशाह औरंगजेबाकडे तक्रार केली, की माझे वडील एक हक्क म, हक्क मारून माझे धाट टाक्यात भावाला गादी व मलमत्या दिली आहे. ती ज्ञानाचा, अं आज्ञांचे पा~ पालन केल्यामुळे हे सर्व घडन~ घडले. पण औरंगजेबाने राजा जयसिंग यांना गुरु सोबत सोबतीनं दिलेल्या बोलाव आदिश दिलय. गुरु साहेबांना आ~ आदरमायने दिल्लीला आणले. यासाठी राजसिंग राजा राजसिंग, यांना आपले दिव्यान परस~ यांना, परस्पर यांना पाठवले. हम्म दिवस पसरला~ पसरला कित्तानपूर पोहोचले. आणि त्यांनी गुरु साहेबांना दिल्लीला आणायचे विनंती केली. दिवान किता~ किरतपूराला पोहोचले. आणि गुरु साहेबांना दिल्ली आणायची विनंती केली. गुरु साहेब दि दिवायला, सांगतले की दिल्लीला जाण्यास तुमचा अपेक्षा नाही. आणि औरंगजेबासारख्या राजाचा चेहरा बघ~ बघणार नाही. सतेश वाट्याने गुरु,

असताना शिखर सांगतात-सांगतात एक मोठा जमीन जमावन किटतानपूरला आला-आला. गुरु साहेबांनी,

आंबेड जिल्ह्यातील, पाच जोखे गावातील पोहोचल्यावर, काही मुख्य शिखड वेगळ्या गुरुजींनी इथे सर्वांना, माघे वळवले. गुरुजींनी पाह~ पाहिलेल्या रात्री पा पाच जोखे, कापले. एक गर्विष्ठ पंडित लाल चंद्र-लाल चंद्र गुरुजींना भेटला आणि म्हणला की शिखर लोक,

दाखवा. गुरु नानकच्या घरी, गुरु नानांकांच्या घरी~ घरातून मिळालेले नित्यम वाहक गुरुजी म्हणाले आम्ही काल, श्राद्ध सेवा होते-होते कालाचे उपयोग कालपुरुष करतो. तूम्हाला काल पाहायचा असेल तर, तुमच्या गावातून,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 गीताचे अर्थ सांगेल. पंडित राउल शूल नावाचा अक्षेत जी उल जिउल्लाह घेऊन आला. संत गुरूंनी त्यांच्याकडे पाहिले आणि पंडितजींनी नी~ नीसह करायला सांगितला. गुरुजींनी काठी डोक्यावर ठेवली आणि त्यांच्या डोक्यात,

त्यांनी लगेच अर्थ लावला. कि शिखरात पाहून पंडित संत गुरुजींचा चरणी पडले. त्यांनी शा~ शाम,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

हे आज गुरु दास बांगला साहेब आहे. औरंगजेबाने दर्शनाची इच्छा व्यक्त केली. वडिलांनी दिल्लीला आदेशानुसार नाही तेहे ईशान दिले म्हण~ म्हणताच दर्शन देण्यास नकार दिला आणि, खंडे काय पेढे होईल जा मी नाही जात असा संदेश पाठवला. औरंगजेबाने आपल्या मुलाला, सह~ सहजात मुज्जा मुज्जा याला गुरुजीं~ गुरुंकडे पाठवले. गुरुजींनी त्याला आत्म~ मताने सूचना दिली. तत्व केले. जेव्हा राम रॉय यांना सिंहासन दिले जाणार नाही अशी चर्चा होती तेव्हा गुरुजींनी स्पष्ट केले की जय,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

बद्दल त्यांना दावा खोटा हाहे. गुरु गुरुजींच्या जादूच्या समर्थाने चाचणी घेत- घेत सांगितले. राजा जय सिंग गुरुजींना आपल्या राजन महालात आणले आणि पाटीचे परीक्षा घेण्यास सांगितले. गुरुजींनी गुरु साहेबांनी, आपली काठी पाटीच्या डोक्यावर ठेवली आणि हि पाठणी आहे हे सांगताच आणि त्या मुलाची इच्छा पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद दिला. त्यादिवशी दिल्लीत ताप, परस्ती परसले गुरुजींनी रात्रदिवस पंडित रुग्णांलयाना मदत केली. मंडळाच्या दर्श दशमान आणि आप्रन, साठी वापर~ वापरला जातो या उद्देशासाठी मंडळींचे दशमन आणि आप्रन वापर असतो असेल. गुरुजींच्या, पवित्र दर~ दर्शनाने शरीर व मनाचे रोग दूर झाले. म्हणून दाफन~ दर्शन म्हणले आहे श्री हरी कृष्ण ध्यान हे , दा ~ दिसे सदूर अशा प्रकारे रुग्णांचे सेवा करत असताना एक अशी गुरुजीं~ गुरुजींनाही खूप ताप आला. त्या,

शरीरावर त्याचेच लक्ष~ लक्षण दिले लागले. आपली शेवटची वेळ-वेळ ओळखून आप, गुरुजींनी गुरुजीं विषयी सांगताच आदेश दिला की बाबा बाकाले म्हंटले पुढं ग बाकाले गावात आहे. आज आपजी तीन-तीन वेक्षा सतराशे एकवीस नुसार तीस मार्च सोळाशे शेहेचाळीस रोजी ज्योती-ज्योती,

एप्रिलला येतात-येतात. त्यांनी सात वर्ष तीन आठ महिने आणि एकुणीस दिवस आपला स~ संशत यात्रा पूर्ण केली. ज~ ज~ जमून नदीच्या काठावर, ज्या ठिकाणी आता बाल साहेब गुरु दर~ दरवाजा आहे तिथे, कृष्ण यांना इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? शिखर धर्मात सर्वात तरुण सतगुरु ज्यांना बाल प्रतिम आणि, अष्टबल वीर सारख्या शब्दां देखील समर्थ केलेले जाते. ते श्री गुरु नानक साहेबजी श्री गुरु हरी कृष्ण साहेबजी, यान यांचे आठवण विसरत आहे. श्री गुरु हरी कृष्णजी यांना जन्म सोळाशे अं पंचवीस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 जी यांच्या घरी. गुरु हरी कृष्ण रॉय साहेबजी यांचे थोरले पुत्र बाबा राम रॉय औरंगजेबाच्या प्रभावाखाली आले. आणि त्यांचा आनंदी करण्यासाठी त्यांचा काय त्यांनी काय केलं? गुरु हरी रॉय गुरु हरी रॉय साहेब यांचे थोरले, पुत्र बाबा राम रॉय यांचे औरंगजेबाच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी आनंदी केले होते, असे म्हणले होते त्यामुळे गुरु हरी, रॉय गुरु यांनी गुरु गादीची जबाबदारी गुरु हरी कृष्ण साहेब यांच्याकडे सोपवली. श्री हरी कृष्ण साहेब यांचे आठवण गुरु म्हणून, सहा ऑगस्ट सोळाशे एकेचाळीस रोजी निधन झाले. यावेळी तू~ तझे वय पाच वर्ष आणि सहा महिने होते. जेव्हा राम रॉयला हे ओलखे~ ओळख तेव्हा त्यांनी गुरु साहेब विरोधात काट रचनी सुरु केली. त्याच्या, काय झालं? जेव्हा राम रॉयला हे काळ कळले तेव्हा त्यांनी गुरु साहेब विरोधात काट रचायला सुर केली. त्यांनी आपला काका धिरमल्ली या~ यांनाशी, अं सल्लामित करून काही मदत आपल्या सोबत बांधले. आणि त्यांच्या द्वारी स्वतःला गुरु म्हणून, प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण शिखरांचे हरी गुरु रॉय साहेब यांनी निर्माण माहिती होती. म्हणून कोणीही राम रॉय गुरु मानत नाही. इथे तो थो, तेथे औरंगजेबाकडे गेले आणि म्हणले की, मी मोठा मुलगा आहे आणि गुरिया वर माझा हक्क आहे. राम रॉय यांनी अं गुरु औरंगजेबाच्या दरबारात अनेक राहून र~ योजना आणल्या. आणि पण तो आपल्या उद्धेशात यश~ यश, सत्व झाला नाही का? औरंगजेबाच्या दरबारात राहून राम रॉयनी अनेक योजना आखल्या, पण तो आपल्या उद्देशात, यसतो यसतो होऊ शकला नाही. सुरवातीला औरंगजेबाने या प्रकार हक्कशेप केला~ हस्तक्षेप केला अं केला. नाही अं पण, नंतर राम रॉय गुरु-गुरु आले. आणि सहकार्य थो पाळला तर सहकार्य उधाहरण होईल, अशी योजना त्यांनी आखले. औरंगजेबाने गुरु हरी कृष्ण साहेबांना दिल्लीत आणलं याचे नि~ निमंत्रण दिले परंतु गुरु हरी कृष्ण रॉय, साहेबांना दिल्लीत आ~ यायचं निमंत्रण दिले. जीजी~ जीनी मशाल पेटवायल गुरु हरी कृष्ण, गुरु हरी कृष्णजींनी नाही, लेश म्हणले म्हणतात. औरंगजेबाच्या कापडल्यावर आले गेले. गुरु हरी कृष्णांनी आपल्या वडिलांचा आज्ञा पाळून करून शिखरांचा सम्म्मान आणि उदा उदा~ उद्देश उच्च-उच्च करण्यासाठी दिल्लीला दरबारात जाण्याचा, स्पष्टीकरण नकर~ नाकार दिला. आणि आचा आसपासच्या भागात शिखर धर्माचा प्रचार चालू ठेवला.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 कुष्ट रोग आला आणि गरुजींना गुरुजींच्या समर अडवला. आलोवला झाला, आणि आपला आजार बार व्ह्याव म्हणून विनं,

औरंगजेबाने राजा जय सिंग याना आ~ आदेश दिला? औरंगजेबाने, राजा जय सिंग यांना गुरु हरी कृष्ण साहेबा~ साहेब,

राजा जय सिंग यांचे त्यांचे दिव्यान पसर राम या~ यांना कित्तरपूर जाण्याची आणि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 पालखीत बसावं. गुरुजी औरंगजेबाचे निमंत्रण वर दिल्लीला जात असताना कित्तरपूरच्या आसपासच्या, अनेक एक तेव्हा सर्वांचा धाक बसला.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 भक्तांची मोठी गर्दी झाली होती. गुरु साहेबानीं सर्वांना संयम आणि धैर्य दिला पण ते तरीही शेकड्यांचे शिखर सोबत गेले. अंबाल जिल्ह्यातील पो~ पाखोरे इथे पोचल्यावर, गुरुजींनी काही प्रमुख शिखर वेगळ्याच इतर सर्वांना, मागे वळले. प~ पखरे तिथे पंडित लामचंद्र होते. तो खूप चिडला आणि आपा~ आपजी, नाव भेटला. आणि म्हणू~ आणि म्हणला तुम्ही स्वतः ला गुरु हरी कृष्ण म्हणता? अशा रितीने तुम्हाला श्री कृष्णन प, मोठे व्हावे. श्री हरी कृष्णांनी गीता म्हणली आहे. तुम्ही ती~ त्याचा अर्थ ड्या~ दाखवू शकता? आणि श, चा अर्थ लावून माझ्याशी स्पर्धा करू शकता? गुरुजींनी छ~ छजून या~ याच्या डोळ्यात बघून काय सांगितल? अं पंडित लामचंद्र गेले आणि,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 छजूनच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला म्हंटले छजून, तू आता धर्मपंडित झाला आहे, मग तु तुझ्या काठीचा शेवटी, छजून, डोक्यावर ठेवला आणि ब्रम्ह~ ब्राह्मणाला म्हणला, तू काय विचारलं, ते विचार. तेव्हा पंडितने पंडितांनी छजूनला, गीताला अंत अवघड वाक्याचा अर्थ विचारला आणि छजून पटकन सांगून गेला.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 सात गुरुजींच्या माही~ म~ महिमा सर्व पसरले.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 त्याग केला, यात अति~ यात अतिशोक नाही आणि कोणत्या वरही अन्य नाही. गुरु हरी कृष्ण साहेब यांचा नि श्चय, चा सांगतात पहिला होता अन पण को अं और दिला आणि राम रॉय राजपुर अं जाहीर म्हणून डे हडून इथून नंतर स्थापना झाली. राम रॉय आपल्या,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

चे जबाबदारी घेण्यास महापुरुष बनवले~ बनवलेले गावात आहे. असे सांगून, तीस मार्च सोळाशे त्रेचाळीस रोजी त्यांचे निधन झाले. बालसाहेब गुरु द्वार, साहेबांचे आता जमून काठीवर ज्या ठिकाणी अंत~अंतसंकर करण्यात आले, तिथे ठेवले~ ठेवणी सु, शोभीत करण्यात-करण्यात आले आहे. करण्यात आले आहे. म~ मशाल घेतली तेव्हा, बापजींचे वय आत~ सा साडेआठ वय होते. आपजींनी, अर्ध्या वर~ वयात गु~ गु गुऱया केली. जेव्हा ते आपल्या सेवासह दिल्लीत पोचले, तेव्हा राजा जय सिंग यांनी, त्यांचे आपले बंगल्यात राहायचे लावले. बाल हरी कृष्ण साहेब इतर सर्वांजवळ गेले. आणि राजा जय सिंग राणीच्या मंडळात बसले. राणीला व~ वाचून सांगितले. दिल्लीला पोचल्यावर, सत गुरु सत गुरु बादशाह औरंगजेब भेटायला नकार दिला. राजा जय सिंग यांच्या बंगल्यावर, दिल्लीला मंडळी रोजी ये~ येऊ लागले. सत गुरु आणि भक्ती गुरूंचे दर्शन घेतले असते. औरंगजेब,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 त्यांचं कर्तृत्व केलं. असं सगळं, श्री हरी कृष्ण यांच्याबद्दल मी आता बोललेली आहे. हे श्री हरी कृष्ण यांचा इतिहास होता. त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या बालपणात काय केलं, त्यांचं औरंगजेबाशी कसं झाली, असं सगळं होतं. अं त्यांचं महत्वाचं कार्य, त्यांचं जीवन, त्यांचं चरित्र, ते शिखरांचे आठवे गुरु कशे झाले, हे सगळं त्यांनी यात सांगितलेले आहे. दसरा हा भारतातील महत्वाच्या सणांपैकी एक आहे. हा सण हिंदू अश्विन महिन्याच्या दशमीला साजरा केला जातो. आणि या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला होता म्हणून या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. दसरा हा नवरात्रीचा दहावा व अंतिम दिवस असतो. या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला होता. म्हणूनही या दिवसाचे महत्व आहे. या दिवशी लोक एकमेकांना भेटून आपट्याची पान देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. या दिवशी विविध ठिकाणी